हो झाला तुमचा झाला?

टाइम मिळतच नसेल नं घरचे काम करून तुम्हाला.

टाइम मिळतो का तुम्हाला घरचे कामं करून बाहेर वगैरे स्पेंड करायला.

काय सुरुये डेली रुटीनमध्ये काय काम सुरुये? घरचे कामं.

तुम्हाला कोणती नवीन डिश बनवता येत असेल तर मला एखादी रेसिपी सांगा ना. तुम्ही पण खा मी पण खाते.

हो तुम्ही मला ऍड्रेस सांगा मी नक्कीच येईन. काय बाकी तुमची तबयेत वगैरे कशी आहे?

अजून तुमचं काय सुरु ये ऑफिस ऑफिसचं तेच डेलीमध्ये टाईमला जायचं. काम बीजी बीजी लाईफ झालीये सध्या.

सुट्टी नाही एकच दिवस सुट्टी मिळते, त्यामध्ये मग फॅमिलीला टाईम द्यावा लागतो. त्यामुळं बाकी स्वतःसाठी जास्त टाईम नाही काढू शकत.

नाही माझा बिजनेस पण आहे. तुम्हाला तरी संडे आम्हाला तर संडे अच्छा बिजनेसमध्ये काय तुम्ही सध्या?

तुम्ही पार्लरमध्ये काय क्लासेस वगैरे पण घेता का?

खूप सारे ऑफर्स पण चालू येत तुम्ही येऊ शकता.

या मग कधीपण या जेंव्हा तुम्हाला वेळ भेटेल.

बाकी घरामध्ये काय कोण कोण असतं तुमच्या घरामध्ये?

अजून काय नाही चला कुठेतरी फिरायला जाऊ कधीतरी वेळ काढून. हो कोणतं विझिट अ प्लेस आहे का तुमच्या लक्षामध्ये जिथे आपण विझिट करू शकू.

जाऊ कधीतरी संडेला पिकनिकला तुम्हाला तुम्हाला वेळ पाहिजे ना तेवढा. फिरण्यासाठी तुम्हाला वेळच नसतो.

आपल्या इथे आहे एक स्थळ आहे त्याठिकाणी सुंदर लोकेशन आहे बघा छान तलाव आहे बाजूलाच एक आश्रम सुद्धा आहे. तुम्ही प्लॅन करा आपण जाऊ.

याल पुढल्या महिन्यात वगैरे आमच्याकडं?

कधीपण मी पण तुम्हाला वेळ पाहिजे ना.

अच्छा तुमचं पार्लर आहे ना तर नेक्स्ट घेईल तुमच्या याच्यामध्ये

म्हंटल मी आता एक कोर्स करायचा विचार केलेला आहे पार्लर ब्युटीचं

तुम्ही पण करायला

पार्लरमध्ये काय नेमकं काय काय ऍडव्हान्स बेसिक काय शिकवणार आहेत?

तर मेकअपचं कोर्स बद्दल इन्क्वायरी केली होती चांगलं आहे इन्स्टिट्यूट वगैरे. आणि खूप काही ते शिकवतात.

म्हणजे चांगलं आहे सिलॅबस पण बघितलं. सगळं ऍडव्हान्स आहे बेसिक टू ऍडव्हान्स

अ माझे थोडंसं बेसिक झालं होतं मला बेसिकचं थोडं नॉलेज होतं पण ऍडव्हान्समध्ये नाही माहिती होतं.

म्हणजे मी माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये पण सांगू शकणार ते. हेअर स्टाईल झाले मेकअप मध्ये सगळेच मेकअप जेवढे आता चालत आहेत.

आपल्याला स्वतः आपण करू शकू तेवढ विथ प्रॅक्टिस

म्हणजे चांगला कोर्स आहे आणि तुम्ही जर कोणी वर्किंगमध्ये असेल तर विकेंड बॅचेस पण असतात.

डेली पण आहे आणि वर्किंग वाल्यांसाठी विकेंड पण आहे. काही असे फिफ्टीन डेज चे कोर्सेस पण आहे शॉर्टटर्म

जाऊ मग मला सांगा कधी जाणार आहे परत मग मी पण तिथे थोडीशी बघेल ऍडमिशनसाठी बघेल तुम्ही एकावेळेस माझ्यासोबत चला परत आपण परत म्हणजे तुम्ही पण तुम्हाला पण जे क्वेशन्स असतील विचारू शकता इन्क्वायरी करून येऊ.

अ माझी ये ना माझी बहीण तिथे तिने कोर्स केलेला आहे.

खूप चांगलं म्हणजे शिकवतात प्रॅक्टिस घेतात. आणि भरपूर काही नॉलेज देतात आपल्याला. अच्छा पार्लर वगैरे स्वतःच सुरु केलंय का कधी?

आणि फ्रिलांसींग करते तर तिने तिथे कोर्स केला ना तिने मला रेकमेंड केलं, म्हणजे करायचं असेल तर ते कर आणि जेंव्हा कोर्स कंप्लिट झाला ना

तर व्यवस्थित आणि चांगलं केलं. आपण कुठे त्याच्यात हे नाही काढू शकत. की हे नाही आलं ते नाही आलं, व्यवस्थित आलं म्हणजे इतके ते प्रॅक्टिस घेतात. हो हो मी बघितला होता चा विडिओ बघितला होता.

आणि आता कसं लोकांना मेकअप साठी हे आहे ना म्हणजे हे प्रत्येक

म्हणजे कुठचेही फंक्शन असो मेकअप करतात हेअरस्टाईल पाहिजे.

अ बरे चालेल आपण जाऊ आपण करू मी माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये पण

अ आपल्याला समजा यांच्या सोबत काम करायचं असेल तर ते पण त्यांच्याकडे अवैलेबल आहे. की आपल्याला म्हणजे काम पण देतात.

जर आपण त्यांचे

इन्क्वायरी काढली चांगलं आहे

हुं मला पार्लर करायचं आहे पण पार्लरचं मला थोडंसं नॉलेज पाहिजे होतं जर आपल्याला स्वतःचं पण पार्लर ओपन करायचं असेल तर त्यासाठी काय काय करावं लागेल? त्याच्यासाठी हा तर फक्त मेकअप साठी आहे कोर्स आणि आपल्याला बेसिक पण म्हणजे तुम्हाला जर एक पार्लर ओपन करायचं असेल तर तुम्हाला सगळंच आलं पाहिजे ना आ आपलं हे काय म्हणतात. बेसिक ऍडव्हान्स मेकअप हेअर. पण हा कोर्स मेकअपचाच आहे जर तुम्हाला पार्लर ओपन करायचं आहे तर तुम्हाला बेसिक कोर्स पण करावा लागेल.

तेंव्हा आपण पार्लर ओपन करू शकतो नंतर त्या

की अ हेअर साठी वेगळे असतात आर्टिस्ट मेकअप आर्टिस्ट वेगळे झालेले आहेत.

त्यानुसार पण तुम्ही करू शकता तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट जास्त वाटते.

सध्या तर ट्रेंडिंग मध्ये चालू आहे ना या गोष्टी.

त्यामुळं थोडासा इंटरेस्ट घ्यावासा वाटला. एकतरी मेकअपमध्ये किंवा हेअर स्टाईलमध्ये काहीतरी करावेसे वाटते.

शिकून आपण म्हणजे एज अ मेकअप आर्टिस्ट इंडस्ट्रीमध्ये पण काम करू शकतो.

हुं हुं हुं तुम्ही केलेले ना बेसिक त्यामुळे तुम्हाला बरचसं नॉलेज असेल याच्याबद्दल.

पण आता तेच काहीतरी अजून करायचं म्हणून मी गेले होते मेकअपच्या कोर्सची इन्क्वायरी करायला.

हां आता पुढे लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेत असता का मग तुम्ही लग्नामध्ये मेकअपला जाता का?

अच्छा मला पण आता थोडं लागेल तर

त्यासाठी मेकअप आर्टिस्ट म्हणून तुम्ही याल का माझ्याकडं?

हां करायचं आहे तर मेकअप आर्टिस्ट तुम्ही छान आहे म्हणताय तर माझं याल

अ काढायचं आहे नेक्स्ट मन्थमध्ये चालू आहे.

हो तुम्ही डेट सांगा कधीपण आपण करू. हां हां हां

हां आता घरचे सगळे फोर्स करत आहे नेक्स्ट मन्थ मध्ये काढायचं आहे काढायचं आहे त्यामुळं म आता ठरलंय.

थोडीशी इन्क्वायरी करायची होती मला मेकअप बद्दलची तर आता तुमचा नंबर भेटला मला त्याच्यामध्ये म्हणून तुम्हालाच कॉल केलं.

हां तुम्ही थोडे ब्रायडल मेकअप केलेलेचे फोटो असले तर मला शेअर करा.

हो करते ना डेट झाली का फिक्स तुमची? डेट आता आठ दिवसामध्ये काढणार आहेत.

फिक्स झाली की तसंच तुम्ही मला हे करा म्हणजे आपण बुक करू

तुम्ही मेकअपमध्ये काय करता ब्रायडल मेकअप का अ म्हणजे इंडियन स्टाईलमध्ये.

सगळे अवैलेबल आहे ना तुम्हाला पाहिजे तसं हां मला ते असे वेडिंग गाऊनवर छान मेकअप करायचा होता. तर त्याच्यासाठी एखादा लूक तुम्हाला वाटेल त्या

आमच्या हेच्यामध्ये जसं वेडिंग गाऊन व्हाईट कलरचा त्या नुसार तुम्ही बघाल

तुम्हाला आपण पण देऊन देऊ तुम्हाला वेळ जर असेल तर तुम्ही ट्रायल पण घेऊ शकता. हां चालेल या आठ पंधरा दिवसामध्ये मग मी तुम्हाला

तेंव्हा बघू मग आपण करू याच्यावर मग डिस्कस थोडंसं.

प मेकअपच्या आधी करावं लागेल का प्रोसेस असतं का काही ब्लिच फेशिअल ब्रायडल पॅकेजेस असतात ते पण तुम्ही घेऊ शकता आणि ते आवश्यक पण असतात. स्किन हेल्थी असेल तर

मॅनिक्यूर पेडिक्यूर वगैरे सगळंच येते ना ब्राईडसाठी अच्छा काय म्हणतात ते स्किन वर ते इफ्फेक्ट नाही होत ना

नाही नाही साईड इफ्फेक्ट नाही होत इफेक्ट होतं.

तेच कारण की साईड नं पण स्किन डायरेक्ट थोडीशी भीती वाटते तर त्यासाठी म्हणून

मी थोडीशी डिटेल घेते हा तुमच्याकडे. तुम्ही ट्रायल म्हणून पहिले घेऊ शकता. एखाद्या एखादं ट्रीटमेंट करून बघा तुम्हाला कसं रिझल्ट वगैरे वाटते देन तुम्ही डिसाईड करा करायचं की नाही करायचं.

हं पॅकेज वेगवेगळे आहे ना तुम्ही या वेळ काढून भेटायला मग तुम्हाला डिटेल्समध्ये पेकेज वगैरे सगळं सांगू आपण.

चालेल तुमचा पार्लरचा ऍड्रेस एकवेळ शेअर करून द्याल माझ्या नंबरवर अ मग मी तिथे येऊन भेटून घेईन तुम्हाला. ओके अजून काय म्हणता. बाकी चालू आहे वर्क चालू आहे. तुमचा झाला का स्वयंपाक वगैरे? माझं झालं

वेळ आहे शॉपिंगला अ बघू शॉपिंगमध्ये अ रिसेप्शनमध्ये काय घालायचं काय तुम्हाला आयडिया आहे का? काय छान दिसू शकतं? आता ट्रेंडिंगमध्ये तर आहे लेहेंगा वगैरे घालतात.

तुम्ही काहीतरी वेगळं हे करा.

अच्छा वेगळंच्या मध्ये काय सध्या म्हणजे?

ब्रायडल लेहेंगाच येतात जास्त करून तर. महाराष्ट्रीयन लूक करू शकता तुम्ही काही तरी वेगळं

महाराष्ट्रीयन लूकमध्ये हे पण येतं ना ते नऊवारी लुगड्या टाईप छान

त्याच्यामध्ये कलर कोणता छान वाटेल? आता ब्राईड म्हंटली तर ब्राईड

जर असेल तर मग रेड येलो

बघू मी शॉपिंग करताना तुमच्या कडून सजेशन मागेल तुम्ही मला द्याल

म्हणजे मला काही वाटलंच तर

म्हंटली शॉपिंग अजून केली नाही वन मन्थचं आहे ना? हां वन मंथ ये पण आठ दिवस अजून ते कशी डेट काढायची आहे ना फिक्स डेट काढली की मग शॉपिंगला सुरुवात करायची. आता शॉपिंग लगेच तर होऊन जाते आता ऑनलाईन पण सगळ्या गोष्टी अवैलेबल झालेल्या आहेत. त्यामुळे काही जास्त टेंशन नाही.

हं आपल्याइथे पण शॉपिंग मॉल नवीन नवीन झालेत. ओपन झालेले आहेत त्याठिकाणी पण छान छान प्रोडक्ट्स मिळतायेत ना. बघून बाहेर गावी पण जाऊन करू शकता बेटर

हां हां चालेल नं बघेल मी

हो कधीपण कॉल करा काय प्रॉब्लेम नाही.